पर्लमधील अरे फंक्शन्स वरील पाठात स्वागत
या पाठात पर्लमधील अरे फंक्शन्स बद्दल जाणून घेऊ
जसे की पुष पॉप shift अनशिफ्ट स्प्लिट स्प्लाईस आणि जॉइन सॉर्ट क्यू मी उबंटु लिनक्स 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5142 वापरत आहे
मी गेडीत हा टेक्स्ट एडिटर वापरत आहे
तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता
तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स डेटा स्ट्रक्चरर्स आणि ऍरेजची माहिती असावी
कॉमेंटस लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान फायद्याचे ठरेल
संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या
पर्ल काही इनबिल्ट फंक्शन्स प्रदान करते
ही फंक्शन्स ऍरे वर विविध क्रिया करू शकतात
प्रथम ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक समाविष्ट करणे आणि काढून टाकणे हे पाहू
त्यासाठी आपल्याकडे आहे पुष फंक्शन जे ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर घटक समाविष्ट करेल
आणि पॉप फंक्शन ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल
सँपल प्रोग्रॅमद्वारे पुष आणि पॉप फंक्शन्स समजून घेऊ
टर्मिनल उघडून त्यात टाईप करा गेडीत पर्लरे डॉट पीएल स्पेस एम्परसँड आणि एंटर दाबा
गेडीत मधे पर्लरे डॉट पीएल ही फाईल उघडेल
स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा
येथे ऍरेची 3 ही लेंथ घोषित केली आहे
पुष फंक्शन ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर म्हणजेच 3 नंतर घटक समाविष्ट करेल
तर पॉप फंक्शन ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल
येथील ऍरेमधून 4 काढले जातील
Ctrl स् दाबून फाईल सेव्ह करा
पुष फंक्शन 2 अर्ग्युमेंटस घेते
पुष फंक्शनचे पहिले अर्ग्युमेंट म्हणजे ऍरे ज्यात घटक समाविष्ट करायचा आहे
दुसरे अर्ग्युमेंट म्हणजे घटक जो ऍरेमधे समाविष्ट करायचा आहे
पॉप फंक्शनचा सिन्टॅक्स येथे दिला आहे
पॉप फंक्शन केवळ अर्ग्युमेंट घेते
ते म्हणजे ऍरे ज्यातून घटक काढून टाकायचा आहे
टीप ही दोन्ही फंक्शन्स ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर कार्य करतात
पॉप फंक्शनद्वारे काढून टाकलेला घटक दुस या व्हेरिएबलमधे संचित करता येतो
त्याचा सिन्टॅक्स असा आहे variable स्पेस स्पेस पॉप कंसात myArray कंस पूर्ण आता टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा
टाईप करा पर्ल पर्लरे डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आता ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर घटक कसा समाविष्ट करायचा किंवा काढून टाकायचा ते पाहू
ह्यासाठी आपल्याकडे आहे अनशिफ्ट फंक्शन जे ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर घटक समाविष्ट करते
shift फंक्शन जे ऍरेचा पहिला घटक काढून टाकते
आता हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ
मी आधीच तयार केलेली पर्लरे डॉट पीएल ही फाईल उघडत आहे
स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा
अनशिफ्ट फंक्शन पहिल्या पोझिशनवर म्हणजेच 1 च्या आधी घटक समाविष्ट करेल
shift फंक्शन पहिल्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल
आपल्या केसमधे शून्य काढून टाकले जाईल
Ctrl स् दाबून फाईल सेव्ह करा
अनशिफ्ट फंक्शन2 अर्ग्युमेंटस घेते पहिले अर्ग्युमेंट म्हणजे ऍरे ज्यात घटक समाविष्ट करायचा आहे
दुसरे अर्ग्युमेंट म्हणजे घटक जो ऍरे मधे समाविष्ट करायचा आहे
shift फंक्शन केवळ एक अर्ग्युमेंट घेते
ते म्हणजे ऍरे ज्यातून घटक काढून टाकायचा आहे
टीप ही दोन्ही फंक्शन्स ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर कार्य करतात हे लक्षात घ्या
shift फंक्शनद्वारे काढून टाकलेला घटक आपण एखाद्या व्हेरिएबलमधे संचित करू शकतो
त्याचा सिन्टॅक्स असा आहे variable स्पेस स्पेस shift कंसात myArray कंस पूर्ण त्यासाठी टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा
टाईप करा पर्ल पर्लरे डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आता ऍरेच्या नमूद केलेल्या पोझिशनवरून घटक कसा काढून टाकायचा ते पाहू
स्प्लाईस फंक्शन ऍरेच्या नमूद केलेल्या पोझिशनवरून घटक काढून टाकते
काढून टाकलेल्या घटकांचा ऍरे ही ह्या फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू आहे
सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ
आपण आधी बनवलेल्या पर्लरे डॉट पीएल ह्या फाईलवर जा
स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा
जेथपासून घटक काढायचे आहेत त्याचा इंडेक्स द्यावा लागेल
तसेचoffset जेथपर्यंत घटक काढायचे आहेत
आपल्या केसमधे 5 आणि 6 हे घटक काढून टाकले जातील
आता टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल पर्लरे डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आता ऍरेजची अजून काही इनबिल्ट फंक्शन्स पाहू
स्ट्रिंग दिलेल्या डिलीमीटरवर वेगळी करण्यासाठी स्प्लिट फंक्शन वापरतात
ऍरे ही ह्या फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू असते
या ऍरेचे घटक म्हणजे स्ट्रिंगचे विभाजन केलेले भाग असतात
जॉइन फंक्शन ऍरेतील घटक दिलेल्या डिलीमीटरद्वारे जोडते
हे जोडलेल्या घटकांची स्ट्रिंग आपल्याला देते
सॉर्ट फंक्शन ऍरेला अक्षरांच्या किंवा अंकांच्या क्रमानुसार सॉर्ट करते
क्यू फंक्शन व्हाईट स्पेसने वेगळे केलेल्या शब्दांचा ऍरे आपल्याला देते
आता ही सर्व फंक्शन्स सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ
टर्मिनलवर जाऊन टाईप करा गेडीत अरेफंक्शन्स डॉट पीएल स्पेस एम्परसँड आणि एंटर दाबा स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा
ह्या केसमधे स्ट्रिंग व्हेरिएबलचा प्रत्येक शब्द ऍरेचा घटक बनेल
येथे न्यूवरे चा प्रत्येक घटक कॉमाने जोडला जाईल
सॉर्ट फंक्शन ऍरेतील घटक अक्षरांच्या क्रमानुसार लावेल
क्यू फंक्शन स्पेसद्वारे वेगळे केलेल्या शब्दांचा ऍरे बनवते
प्रत्येक फंक्शन समजून घेऊ
स्प्लिट फंक्शन दोन अर्ग्युमेंटस घेते
पहिले अर्ग्युमेंट म्हणजे डिलीमीटर ज्यांनी आपल्याला स्ट्रिंग विभागायची आहे
आणि दुसरे म्हणजे जी स्ट्रिंग विभागायची आहे
डिलीमीटर्स हे फॉरवर्ड स्लॅश सिंगल किंवा डबल कोटसने सांगता येतात
जॉइन फंक्शन दोन अर्ग्युमेंटस घेते
पहिले म्हणजे ज्या डिलीमीटरद्वारे आपल्याला ऍरे घटक जोडायचे आहेत
दुसरे म्हणजे ऍरे
डिलीमीटर्स हे सिंगल किंवा डबल कोटसने सांगता येतात
सॉर्ट फंक्शन केवळ एक अर्ग्युमेंट घेते ते म्हणजे ऍरे जो सॉर्ट करायचा आहे
क्यू फंक्शन स्पेसद्वारे वेगळे केलेल्या शब्दांचा ऍरे देईल
आपण क्यू वापरला असल्यास शब्द कोटस मधे लिहिण्याची गरज नाही
टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल अरेफंक्शन्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
स्क्रीनवर असे आऊटपुट दिसेल
थोडक्यात
आपण शिकलो ऍरे मधे घटक समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे
सँपल प्रोग्रॅमद्वारे ऍरेवर बेसिक फंक्शन्सचा वापर
आता असाईनमेंट scriptspoken tutorialorgindexphpपर्ल ही दिलेली स्ट्रिंग फॉरवर्ड स्लॅश डिलीमीटरने स्प्लिट करा
नव्या बनवलेल्या ऍरेच्या सुरूवातीला https समाविष्ट करा
ऍरे मधून पर्ल घटक काढून टाका
नंबर ऍरे घोषित करून सॉर्ट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते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
सहभागासाठी धन्यवाद